अरे अजून ते आणि सपोज कोणी बाहेर गेलेले असतात एक अजून ते लाठीचार्ज करायची पोलीस ते वेगळाच होत तुला आठवत का ते घर सील केलेले होते

जिथे पडला ते घर सील करतात हा घर सील करायचे हम्म नुसतं लोकडाऊन लोकडाऊन लोकडाऊन जिकडे नाही तिकडे

टीव्ही व केली कि लोकडवून इकडे लोकडाऊन लागलं तिकडे लोकडवून लागलं ते न्यूज मध्ये ऐकून पण असं खूप वाईट वाटायचं सगळं भरपूर जणांचे म्हणजे आता घर घरातल्या कमाव ते लोकं पण गेल्या जणांचे त्याच्या मुळे पण असं वाईट वाटाय चं की तुम्ही खूप वेळ अरे ओसाड पडलेले हम्म ठीक आहे. या तुला माहिती का लोकडवून मध्ये मला पण कोरोना झाला होता

सगळं घर सील झालं होत इंडिविज्युअल म्हणजे आमच्या घराला हि लोकडवून म्हणजे लोकडवून लागलं होत अह तुम्हीपण मग सगळेच कोंडलेले च असणारच एका यांच्यात अ ग लोकडवून ची इतकी घाण परिस्थिती ती सगळी पेशंट घरात. खाय चं प्यायचं काय हम्म आणि आता आपण म्हणतो पण नातेवाईक वगैरे ते फक्त डबा घेऊन जायचे.

हातही नाही लाव लावायचे तेव्हाचे हम्म खायच प्यायचं तू म्हणशील ना तर बायांनी फक्त शिक नुसतं युट्युब वर बघून काही बनवलं केक बनवले काय काय आणि त्यासाठी ट्राय केले नुसते. ते पण च आहे हाहा म्हणजे लोकडवून मध्ये आहे ना ज्या घरी राहणाऱ्या बाया आहेत ना

जे ज्यांना काहीच यायचं नाही ना ते सुद्धा मास्टर शेफ बनलेले होते सगळे मास्टर शेफ बनून गेले होते हा अरे तुला सांगते घरी स्वतः केक बनवायला शिकली

म्हणजे पणे ना तुला माहित आहे का घरी राहणाऱ्या बायांचे आहे तितकेच जास्त हाल झाले ह म्हणजे नाही आहे. घरच्या लोकांनी तुम्हाला हेच खायला पाहिजे तेच खायला पाहिजे नुसते चोचले पुरवलेले बर शेवटी शेवटी बस झाला म्हणे त्याला लागत असेल तर हाताने बनवा स्वतः स्वतः खा बस करा म्हणे तुम्ही करायचं आहे निघा म्हणे घराच्या बाहेर

इथपर्यंत गोष्ट घेऊन गेली होती.

त्या एका गोष्टी चा वाईट वाट तात ते लोक जेवढे लोकं कमी झाले ना म्हणजे प्रदेशा तून च्या कोरना मुळे त्या लोकांसाठी वाईट वाटतं. हो तर. तेच एक प्रदूषण प्रदूषण फार फार प्रमाणात कमी झाला पण कारण की इंडस्ट्रीज आणि ते सगळे बंदच असल्यामुळे वाहतूक बंद होती. सगळं बंद होतं म्हणून ते एका पॉईंट ने विचार केला तर तेवढीच हि चांगला झालं आणि गरज पण ती आपण म्हणू शकतो की एक ब्रेक भेटला ला आपल्या पूर्ण पृथ्वी ला म्हणू शकतो आपण कि एक ब्रेक भेटला या सगळ्या गोष्टीं पासून.

हम्म तेच ना त्याच्या नंतर असं वाटलं होत सगळे जाण पोल्युशन वैगेरे कमी झालं होत

हम्म. काही नाही बाबा बरं झालं लोकडाऊन लोकडाऊन आणि आहे अर्थात. या गोष्टी काय काय झालं होत त्या लोकडाऊन मध्ये

आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या असं वाटत होतं उन्हाळ्याच्या सुट्ट्यया हव्या आहेत यासाठ आठ महिन्यांच्या. काहीतरी जास्त घेतल्या होत्या. हम्म खूपच जास्त होऊन गेल्या होत्या वर्ष वर्ष दोन वर्ष कोणी सुट्ट्या देणार नाही तरी चालून जाईल असे झालं होत हम्म बरोबर आहे. नव्हती सवय हम्म

खरा आहे त्यांना त्यांचा संव त्यांच्या मधला तेवढा संवाद पण वाढला देखील. चोवीस तास बाहेर असायचे कामासाठी त्यांच्या मुळे संवाद वाढला . हम्म म्हणजे फक्त अटकून गेले जे फक्त अटकून गेले त्यांच्या साठी वाटतं फक्त वाईट भरपूर जाणारी आता जे क्लासेस साठी वगैरे शिक्षणासाठी दूर होती. जॉब साठी दूर होते ते पण तिकडेच अटकून गेले आणि भरपूर जणांना ना येत येत एक दीड वर्ष तरी लागून केला. ठीके आता आपल्या भागात तरी आठ न नऊ महिन्या होऊन गेलो होतो. नॉर्मल पण बऱ्याच ठिकाणी ना लोकडाऊन भरपूर काळ चाल चाललं त्यांना पण भरपूर इंडिया मध्ये माहिती आहे का वैक्सीन वैगेरे आली ना त्याच्या नंतर म्हणजे बराच रेट कमी झाला होता कोरोना च्या केसेस चा वैगेरे त्याच्या मुळे लोकडाऊन बराच लवकरच निघालं पण आपण जर म्हणावं आता आऊट ऑफ टाऊन वगैरे जर म्हटलं ना तिथे रिकव्हरी रेट इतका नव्हता अच्छा म्हणजे खूप वेळ खूप जास्त टाइम पिरेड साठी लोकडाऊन लागला होता.

तूदोघी वैक्सीन घेतला आहे का हो केलेला हम्म त्या वैक्सीन चा हि आता वेगळाच काहीतरी आता म्हणजे सांगता आहे नुकसान आहे त्या वैक्सीन च भरपूर जे म्हातारे वगैरे आहेत ना त्यांना भरपूर लोकांना त्रास होत आहे गुडघ्यांचा वगैरे असा आता ते स्वाभाविक म्हणजे कारण कि आता

आपणही घेतलं आपल्यालाही तीन तीन चार चार दिवस किती त्रास झालेला त्या वैक्सीन चा

लहान बाळ म्हणावं लहान बाळांना तर आता नाहीच आहे तर अठरा

पण आता जर ओल्ड एज लोकांचे जे म्हणताय त्यांच्या कडे इतकी इम्युनिटी नसते कि ते स्वतः ला एकदम सांभाळून घेतील. आपण यंग यंगस्टर कडे इतकी इम्युनिटी असते

त्या सगळ्या आपण एक शिकलोय कि हम्म बरोबर आहे याच्यातून आपण एकच शिकलोय कि आता इम्युनिटी आपण स्ट्रॉंग ठेवली पाहिजे की पुढे येणारे जे असे कोणत्या प्रकारचे आजार असल्यास आपण वाचून जाऊ. आपण नियमित आपला जो आहार ते ना तो व्यवस्थित असला पाहिजे हो हे नाही पण हे लोकडाऊन आणि कोरोना पण खूप काही शिकवून गेली आहे बर्याचश्या गोष्टी लाइफ लाईफ म्हणजे बरोबर आहे आणि याच्यातून भरपूर कळत कि आपण दुसऱ्यांची मदत कशी करू शकतो? हो स्वतःचा विचार न करता हो त्या काळा मध्ये बरेचशे अशे लोक असे होते कि म्हणजे तुम्हाला मदत करत नव्हते त्यातले काही लोक असे होते पण की त्यांना मते मदत करत होते लोकांना कि नाही लोकांना मदत ची गरज पडेल कारण त्या काळात पुढे यायचे नाही मदतीला हम्म तेच ना सगळ्यांना असं म्हणजे भीती असायची आपल्या ला इथे आजार होऊन गेला की होऊन गेला की काय असे त्यामुळे

हो ते पण त पण आता झाले नॉर्मल तेच खूप आहे आता हे असाच असाल पहिजे खरंच हम्म नाही तितकी आपल्याला आता प्रिक प्रिकॉशन वैगेरे घ्यावी लागते

हम्म तेच ना

नाही ते पण आहे

आपण हि जागृत केला पाहिजे आपल्या आजूबाजूच्या लोकांना कि त्यांनी वैक्सीन घेतली पाहिजे असं.

जाऊदे आता भेटू आपण हि उद्या कॉलेजला मध्ये चालेले चालेल चाल ओके चालेल बाय बाय हो बाय

छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे एक यशस्वी राजे आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. धर्मवीर ह्यांचा जीवन देखील त्यांच्या वडिलांसारखाच देशाला आणि हिन्दू धर्माला समर्पित होत महाराजांनी लहानपणी च मिळालेल्या शिक्षणातून राज्याच्या छत्रपति शिवाजी महाराज ह्यांचे सुपुत्र संभाजी महाराज यांचा जीवनदेखील त्यांच्या वडिलांसारखंच देशाला आणि हिंदू धर्माला समर्पित होत नरवण करणं शक्य होतं. आणि येणार दिवसांमध्ये संघर्ष आणि शर्तीने शत्रूंना लढा देऊनना त्यांची शंभूराजेपासून सुरु संभाजी तशी ओळख निर्माण केली. आणि धर्मासाठी महाराज सगळं जात राहिलं. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म मे मध्ये पुरंदराच्या किल्ल्यावर झाला आणि महाराष्ट्राला दुसरे छत्रपती लाभले.

त्यानंतर पुण्यातील कापूरहोळ गावातील धाराऊ पाटील. या त्यांच्या दूध आई झाल्या व संभाजी महाराजांना. पालनपोषण त्याही करू लागल्या. शिवाजी महाराजांच्या आई म्हणजे संभाजी महाराजांच्या आजी. जिजाबाई यांनी. केलं संभाजी महाराज लहानाचे मोठे जिजाबाईंच्या हाती झाले. सगळ्यांना संभाजी महाराजांवर खूप प्रेम होतं. सोबत. त्यांची सावत्र आई पुतळाबाई यांनी देखील महाराष्ट्रावर अतिशय प्रेम केलं. परंतु त्यांची दुसरी सावत्र आई सोयराबाई. यांनी महाराजांना पोरक्याप्रमाणे वागवले. त्यांनी नेहमी त्यांचेच मुलं पुढे जाव असं वाटायचं म्हणून त्यांनी महाराजांच्या शासकीय कारकीर्दीतील देखील खूप वेळा ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला होता. महाराजांचे वडील शिवाजीराजे आणि आजी जिजामाता असल्यामुळे लहानपणापासूनच संभाजी महाराज राजकारणाची आणि विठ्ठल लढाईचे प्रशिक्षण दिले मिळत होते. तसेच महाराज अतिशय हुशार आणि देखणे होते. संभाजी महाराजांचा संस्कृत आणि आठ इतर भाषा देखील येत होत्या. महाराजांना राजकारण. अतिशय लहान वयातच कळायला लागलं होतं. प्रत्येक गोष्टी ते फटाफट आत्मसात करत होते. महाराजांना मोगलांच्या कारभार रणनीती.

संभाजी महाराजांना फक्त नऊ वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना मराठा साम्राज्य वाढीसाठी जास्तीत जास्त गड किल्ले त्यांच्या हाताखाली हवे होते. त्यालाच एक गड जिंकण्याचे म्हणजेच. प्रचितगड जिंकण्यासाठी महाराजांना पियाजीराव शिर्के त्यांची मदत झाली. आणि प्रचितीत शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. त्या गटात पिलाजीराव शिर्के यांना झालेल्या मदतीमुळे एक तेहवी तह झाला होता. त्या तहानुसार शिवाजी महाराजांना त्यांच्या मुलाचं लग्न म्हणजे संभाजी महाराजांचं. तेजी राव यांच्या कन्येशी करून द्यावं होतं. त्याचनुसार महाराजांनी संभाजी महाराजांचे लग्न पिळाजी राव यांची कन्या जीवाबाई यांच्याशी करून दिलं लग्नानंतर. मराठीत चालीरीतीनुसार जीवबा यांचे नाव येसुबाई असं ठेवण्यात आलं. लहानपणी शिवाजी महाराजांच्या सोबत आग्र्याला पोहचलेले संभाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कडीतून सुटले तेव्हा ते शिवाजी महाराजांच्या दूरचे मंत्री रघुनाथ कोडी यांच्या दूरच्या नातेवाईकांच्या घरी काही काळ थांबले होते. तिकडे संभाजी महाराज. एक ते दीड वर्ष थांबले होते. त्या काळामध्ये महाराज हे ब्राह्मण बालक म्हणून जीवन जगत होते. त्यामुळे मथुरेमध्ये त्यांना उपनयन सोहळा ही करण्यात आला. आणि त्यांना संस्कृती शिकवण्यात आले नेमकं त्याच दरम्यान संभाजी महाराजांनी ओळख कवी कलश यांच्याशी झाली. कलश यांच्या संपर्कात आल्यामुळे. संभाजी महाराजांनी साहित्य रचनेतील आवड वाढू लागली ज्या ज्ञानाचा वापर करून संभाजी महाराजांनी काही ग्रंथ आणि पुस्तकेही लिहिले संभाजी महाराजांनी त्यांचे वडील शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ संस्कृतमध्ये बुद्धचरित्र लिहिले होते त्याचवू आहे संभाजी महाराजांनी मध्ययुगीन संस्कृत वापरून. शृंगारीचादेखीलली त्यासोबतच संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ वयाच्या अगदी या वर्षीला त्यावरून संभाजी महाराज. संस्कृत या भाषेमध्ये किती उच्चशिक्षित होते हे दिसून येतं नायिकाभेद सातसतक नक्षी द ब्रिज भाषेतील ग्रंथ लिहिले. नक्षिका हा ग्रंथ संभाजी महाराजांनी त्यांची पत्नी येसुबाई यांना श्री सखी राणी जयंती महारानी ही पदवी देऊन हा ग्रंथ त्यांच्या प्रेरणेतून लिहला. लहानपणापासूनच संभाजी महाराज, कवी कलेश महाकवी भूषण गागाभट्ट शिवाय त्यांचे स्वतःचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे महान विद्वानाच्या सानिध्यात असल्यामुळे. महाराजांना ग्रंथ लिहिण्यासाठी प्रेरणा मिळायची त्याशिवाय संभाजी महाराजांना मराठी, संस्कृत, पारसी, ब्रज, उर्दू, अरबी, इंग्रजी. त्यासाठी अनेक भाषा बोलता वाचता लिहिता येत होत्या. महाराज लहानपणापासूनच हुशार आणि धाडसी होती. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक. छत्रपती संभाजी महाराज जे शंभूराजे म्हणून देखील ओळखली जातात हे मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे दुसरं राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्तराधिकारी देखील होते. त्या वेळी मराठा साम्राज्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणजे औरंगज़ेब आणि विजापूर आदिल शहा होते आणि संभाजी महाराजांना यांनाच मुळापासून उखडून टाकायचे होते. संभाजी महाराजांनी एकूण दोनशे दहा युद्ध लढली आणि सर्वात मुख्य एकाही युद्धात हरले नाही एकाही युद्धात त्यांनी कधीच पराभव आला नाही. प्रत्येक युद्धामध्ये ती नेहमीच यशस्वी झाले म्हणून त्यांना शिवबाचा छावा असे देखील म्हटले जाते परंतु शिवाजी महाराजांचा निधनानंतर आता स्वराज्याची जबाबदारी स्वराज्य रक्षक. धर्मवीर संभाजी महाराजांवर आली होती आणि सर्व मोठे निर्णय राज्याभिषेक शिवाय घेणं थोडं अवघडच होतं त्यात संभाजी महाराज अंता. अष्टप्रधान मंडळा कडून देखील विरोध होता म्हणूनच महाराजांचा राज्याभिषेक करायची ठरवलं आणि सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याईंशी मध्ये महाराजांचा राज्याभिषेक पार पाडला. आणि तिसऱ्या स्थानावर विराजमान झाले. ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून नावाजले. जाऊ लागले महाराजांच्या राज्याभिषेकला अष्टप्रधान मंडळाची अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशवे यांना नकार होता. परंतु महाराजांनी यांना अगदी मोठ्या मनाने माफ करून पुन्हा. त्यांची अष्टप्रधान मंडळात म्हणते, नेमणूक केली. छत्रपती संभाजी महाराज एक धाडसी आणि ताकतवान शक्तिशाली राजे होते. महाराजांचं त्यांच्या छोट्याशा जीवन काळामध्ये देखील मराठा साम्राज्य विस्तारात त्यांचं खूप मोठं श्रेय आहे मोगलांच्या जुलमापासून महाराजांनी. त्यांच्या जयंतीला नेहमी लांब ठेवले आणि यासाठी प्रत्येक हिंदू त्यांचे आभारी आहे. महाराजांनी औरंगजेबच्या जवळपास आठ लाख सैन्याचा पराभव केला. आणि त्यासोबत बाकी मुघलांचादेखील. पराभव केला. अरुण विद्या महाराष्ट्री त्यामध्ये व्यस्त असताना उत्तर भारतातील हिंदू राज्य कार्य करताना त्यांचे राज्य परत मिळवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित. करण्यासाठी बराच वेळ मिळाला. यामुळे फक्त दक्षिणेला नाही तर संपूर्ण राष्ट्राचे हिंदू शूर मराठी ऋणी आहेत कारण ज्यावेळी संभाजी महाराज औरंगजेबाला शरण गेले. असते किंवा त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा तह केला असता तर औरंगजेबाने पुढच्या दोन तीन वर्षामध्ये उत्तर भारतातील राज्य पुन्हा ताब्यात मिळवून घेतले असते आणि मग तिकडेच सामान्य जनता आणि. तिकडच्या राज्यांना त्रास झाला असता. महाराजांचा पराक्रम दिवसेंदिवस वाढू लागला महाराजांच्या प्रत्येक त्यामध्ये त्यांच्या सुरता दाखवत होती. महाराजांनी गनिमी कावा. अगदी पुरेपूर वापर केला. त्यांनी आपल्यापेक्षा वीस पट जास्त असलेल्या मोगल सैन्याशी त्यांनी लढा दिला व त्यांना पराभव केले. सिंहाच्या जबड्यात घालूनी हात मोजितो दात सिंहाच्या जबड्याछत्रपती संभाजी महाराज. त घालूनी हात मोजितो दात विज्ञान आणि भारत, विज्ञानाचे इतिहास हे यूरोपक लेखक ग्रीक विज्ञानाला प्राज्ञा देतात आणि अरबी म्हणजे विज्ञान आणि किती अन दोन हजार ग्रीक आहेत, भारत चीन आणि मध्य पूर्वे मध्ये अनेक वर्षांपूर्वी केलेली विज्ञान साहित्य युरोपला त्याचा शोध लागला आहे, हे माहित नव्हते कारण तेव्हा युरोप होता अज्ञानाच्या अंधारात डुबलेले, गणिताचे आर्यभट्ट, वराह, आणि ज्योतीवृगाथा रसायनशास्त्रात मिहीर, भास्कर ब्रम्हगुप्त आणि औवैद्नयक शास्त्रातील नागा भांबट्ट, चक्रपाती दत्ता आणि शदर गदर इत्यादी बहुव्यक्ती आपल्याला प्रतिभेची उत्कृष्ट सही प्राचीन भारतीय गणना पद्धती बद्दल जर अह बरीच माहिती उपलब्ध आहे, महेतो, डाळ आणि हरत्त्रा येथील पुरातनीय संशोधनावरून ज्ञान आणि विज्ञान बद्दल वैधनिक साहित्यातून मौल्यवान माहिती काढले गेले, गणित बीजगणित संख्या आणि गणता पद्धती द्विती ज्योतिष शस्त्रक्रिया, शरीर विज्ञान, चरक आणि सुश्रुत संहिता इत्यादींवर आधारित

लेखक पद्धत दशांश किंवा तर्कसंगत आहे, पद्धतीने ज्योतिष आणि वैदिकशास्त्र यांचा आधार घेतला पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अचानक प्राचीन वर्षातील अलौकिकता थांंबली

भारत आणि चीन मध्ये आणि बाराव्या आणि तेराव्या दोनच्या आसपासच्या अश्या जडत्व नव्हती शतकाच्या अखेरीस पर्यंत विकासाच्या तील चढउतार पहा पण नंतर अचानक गतिविधी मंदावली त्या काळापासून सामाजिक प्रणाली मध्ये उपजिक विज्ञान आणि वर्गीकरणाची घसरण दिसून येते, विज्ञानाचा उपयोग पहा उच्चवर्गीय लोक विलासी आहेत, तो हळूहळू त्याची शक्ती गमावत आहे असे दिसते, दुसरी कडे नवपाषाण कालखंडात नवनिर्मितीचा कणा असलेले शेतकरी आणि कारागीर टंचाईमुळे समाजाच्या तळाशी राहिले शिवाय लेखनाच्या वापरमुडे संवाद वाढला परंत प्राथमिक उच्च वर्गामध्ये

उभे केले गेले, काहींच्या मते म्हणूनच प्राचीन भारतात विज्ञानाची सुरवात झाली परंतु नंतरच्या काळात सामाजिक विषयांमध्ये अं प्रगती कित्येक कित्येक वर्षे रगडली भारतात प्राश्चात्य विज्ञान तंत्राचा प्रवेश पंधराव्या शतकाच्या अखेरीपासून सुरु झाला प्रमुख पोर्तुगीज नंतर डच ब्रिटिश आणि फ्रेंच भारताच्या नैसर्गिक साधन संपत्ती कडे आकर्षित होऊन व्यापारी संबंध प्रस्थपित केले त्यापैकी प्रस्थापित केले त्यापैकी सतराशे सत्तावन्न मध्ये एकमेव इंग्रज एम अं भारतावर वर्चस्व गाजवण्यास सक्षम जसजसा व्यवसाय वाढतो तसतसे ते काही अनेक संपत्ती Doctor, अभियंते भूगर्भशात्र इत्यादी अत्याधिक कारण आहे, कारागीर आयात करून आणि काही वैज्ञानिक संस्था स्थापन करून विज्ञानाच्या संधी निर्माण केल्या वनस्पती आणि प्राणी संसाधन खनिज संसाधने भौगोलिक वैशिष्ट्ये अन संस्थांची माहिती गोळा करण्यासाठी काही solution आवश्यक आहे त्या संस्था चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या परदेशी शास्त्रांचा नवीन शोध हा लांबण्याची संधी देण्यात आली पाहण्यामध्ये अनेक अज्ञान वनस्पति आणि प्राणी अडकतात. जग आणि खनिज संस्थानांचा शोध घेणे त्या पैकी अनेकांची अं आरोग्याच्या क्षेत्रात बऱ्याच पैकी नाव कमावत कमावले आहे ख़ुशी वस्तू स्थिती land research ची उत्पादन वाढवण्यासाठी आहे आणि नवीन जाती, फळे

वर्गाला विशेष रस नव्हता त्यांच्या कडे सामान्य कामासाठी आवश्यकते पेक्षा जास्त शिक्षण असणे अपेक्षित नव्हते पण राम राय रॉय यांच्या पासून सुरवात करून काही राष्ट्रवाद आणि दुसरी संपूर्ण बौध आणि स्वावलंबी भारतीय पुरे, या इंग्रजी शिक्षणाद्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञान वर प्रभुत्व मिळवले हे शिक्षण पुन्हा कधी भेटू शैलीत सुरु झाले नंतर हीच पद्धत अवलंबली गेली महेंद्र लाल सरकार, आशुतोष मुखोपाद्य, जगदीश चंद्र बोस आणि प्रफुल्ल चंद्र रॉय हे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी विज्ञानाच्या अभ्यासात नवजाग्रणात आघाडीवर होते

आशुतोष ने प्रफुल्ल प्रफुल्ल चा नारा केंद्रीय केलेल्या विज्ञान महाविद्यालयात तरुण शास्त्रज्ञाना गटाने आपली प्रतिभा दाखवली त्यापैकी मेघना शहा, सत्तेज भोज ज्ञान घोष, ज्ञान नीलरतन धळ, देवमोहन मतारा, शिशिर मित्रा, फनी घोष, निखिल चंद्र सेन, प्रियदर्पण रॉय प्रशांत लहालक्ष्मी, विरेश गुहाची नावे राजं आवर्जून उल्लेख करण्यासाठी आहे, भटनावर जहांगीराची विचारकारणी बंगाल बाहेरची सत्ता होती या सर्वानि संधी दिली नसतानाही आपल्या पर्यायतेने विज्ञान संशोधन क्षेत्रात नाव लौकिक मिळवला या काळात खाजगी देगणीवर काही अं संशोधन संस्था स्थापन झाल्या. हळूहळू राज्यकारणारांनाही वैज्ञानिक अभ्यास आणि प्रशिक्षणाचे काही संस्था स्थापन करणे भाग पडले वैज्ञानिक संशोधनासाठी वातावरण अनुकूल असले तरी संधी पुरेश्या नव्हत्या स्वातंत्र्यात नफानंतर विज्ञान कठीण आहे हे एकोणीसशे एक्क्यांशी ते ब्यांशी पर्यंत अनेक पंडित नि पाडले, अनेक पटीनी वाढले तो पर्यंत नाना, नान बाराशे प्रकारचे वैद्यकीय संस्था स्थापन झाल्या आहेत, त्यापैकी नियमाहून अधिक वयक्तिक आहे यावर्षी सरकारचा खर्च सुमारे एक हजार कोटी रुपय होतो. मोठ्या प्रमाणात विज्ञानाने तांत्रिक अं शैक्षणिक संस्था विकसित केल्या आहेत एकशे तीस विद्यापीठे आणि

सशात्रज्ञांची संख्या विकासाची मोठी संख्या आणि विज्ञान लोकप्रिय करण्याची गरज नाकारता येत नाही या संधर्बात श्री देवरथ मालिक यांच्या याच्या पुस्तकात प्राचीन आणि अध्योनिक आधुनिक शास्त्रज्ञांचे चरित्र हे सा हे समाविष्ट करणे महत्वाचे आहे ज्ञान आणि विज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात त्याचा प्रभाव चालू ठेवण्यासाठी तो समाजाच्या सर्व स्थरांमध्ये पसरला पाहिजे group join करून वैविध्य राखले तर त्यामुळे विज्ञान ठप्प होऊ नये यासाठी प्राथमिक शिक्षणात विज्ञानाचे नाते घट्ट करण्याची गरज आहे या स्थरासाठी वैद्यनानिकानी चरित्रात्मक मजकूर त्यात समकालीन केल्यात विज्ञान शिक्षणातील नवीन विद्यार्थ्यांनी आवड वाढू शकते खरे तर हे विधान कोणत्याही शैक्षणिक विषयाला लागू होते मालकाचं संशोधनासाठी असलेला संबंध कोणत्याही मनाला प्रेरणाच देतो आचार प्रादुचल चंद्र याने आपल्या आत्मचरित्र म्हण्टल्याने की विविध देशांचे शास्त्रज्ञांची चरित्रे आपल्या इतक्या वेळा वाचली आहे की अं ती आपल्या लक्षात राहिली आहे प्रत्येकवेळी त्यांच्या अभ्यास केल्याने तेव्हा त्यांना कोणत्या न कोणत्या स्वरूपात ज्ञान मिळवण्याची प्रेरणा मिळाली ही चरित्र जर एखाद्याच्या वेशात दिसतात तर त्यांची असली तर त्यात रस घेण्याचे आणखी एक कारण आहे तरुण विद्यार्थ्यांच्या मनात अभिमानाची भावना जागरूक होते ज्यामुळे अं सौरस्य प्रतीक्रिया वाढतात नक्कीच उपयुक्त देवतंत्र बाबूंनी तरुण विद्यार्थ्यांना सश्त्रज्ञांची चरित्रे गोळा केली आहेत आणि अं त्यापैकी काही अं प्रचलित आणि मध्ययुगीन शास्त्र आहे यापैकी बहुतेक आधुनिक आहेत त्यांची संख्या जास्तीत आहे आणि त्यामुळे निवडीचा प्रश्न आहे माझ्या मते लेखकाचे निवडी बाबत खूप काळजी घेतली आहे एखाद्या शास्त्राचे कार्य आणि विचार एक अश्या छोट्या सोप्यामध्ये मजकुरात आणले सोपे नाही पण देवरात अं बाबूने हे अवघड काम अतीशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केले तरुण विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची तहान जागृत करण्यात उपयुक्त आहे आमचा आनंद हाच आमचा अभिमान आहे

निसर्गाच्या नियमांपासून चांगले परिणाम विणतो तेव्हा हवामानासारखे अश्या ध्वनी विचारणाचा वैज्ञानिक विचार म्हणतात एखाद्याच्या कामाद्वारे विविध कार्य करण्यासाठी तांत्रिक या तंत्रावर प्रमुख निर्णय आणि नंतर या तंत्राचा अवलंब करणे आणि एखाद्याचे काम चांगले करण्यासाठी ते लागू करणे मनोविज्ञाचा इतिहास मुलतः मानवी उत्क्रांतीच्या इतिहासासारखा आहे गुप्त आणि गुप्तो कालखंडात हिंदू आणि बौद्ध भारताच्या राजकीय वस्त्राच्या काळात आणि ज्ञान आणि विज्ञानाची प्रथा भारतात पणे विकसित झाली होती